बोर्ड दिखाई दे रहे है गाडी पार्क कि हुवी दिखाई दे रही है लोग दिखाई दे रहे है।

कारंज्या दिसत आहे व्यक्ती दिसत आहे गाडी दिसत आहे.

इथे खुप साऱ्या मुली दिसत आहे.

समोर एक बोर्ड दिसत आहे झाडे दिसत आहे.

पाणी दिसत आहे पाण्याचा कलर ब्ल्यु आहे झाडे दिसत आहे.

बस चा कलर रेड आहे.

समोर एक कपाट दिसत आहे लाइट दिसत आहे.

झाडांची ऊंची खुप मोठी आहे.

वर एक मॉल दिसत आहे पायऱ्या दिसत आहेत लाइटस दिसत आहेत.

झाडे दिसत आहे वायर दिसत आहे.

भिंतीवर पेपर चिकटवलेले दिसत आहेत पाण्याचे बॉटल दिसत आहेत चेअर दिसत आहे.

गेट चा कलर ब्ल्यु आहे बोर्ड चा कलर ब्ल्यु आहे.

समोर काही बोर्ड दिसत आहे कंपाऊंड केलेल दिसत आहे भिंत दिसत आहे.

समोर दरवाजा दिसत आहे दोन व्यक्ति दिसत आहेत भिंत दिसत आहे.

समोर खुप सारे चेअर दिसत आहे टेबल दिसत आहे लाइट दिसत आहे.

समोर मुली दिसत आहे बेंचेस दिसत आहेत लाइट दिसत आहे.